इथे बसलेले आहे फूल लागलेला आहे.

आणि चार मुले दिसत आहेत.

काही माणसं सुद्धा इथे उभी आहे.

फोटो साठी पोज देत आहे आणि एक मुलगा--